चांगल्या चांगल्या लेखकांची पुस्तक इथे अवेलेबल आहेत आपण इथे येऊन आपल्याला कोणती मासिक अस अवेलेबल करायची असेल तर इथून अवेलेबल पण करून देतात.

ही खिडकी आहे बगड खिडकी म्हणतात याला हे चंद्रपूर च्या एका गोंडी राजाने बांधली होत.

हे एक रेल्वे स्टेशन आहे ह्या रेल्वे स्टेशन अ अ मध्ये ही एक माल वाहक गाडी आहे माल वाहक गाडीचा कलर पिवळा आहे इथे भरपूर पॅसन माल वाहकच्या गाड्या ह्या स्टेट वरुन त्या स्टेट वर जात असतात इथला परीसर खूप चांगला आहे स्वच्छ आहे इथल्या प्लॅटफॉर्म वर खूप सारे लोक जमलेली आहेत.